टी. वी. बघण्यासाठी दिलेला आहे.

मॉल मध्ये विकण्यासाठी भरपूर अस साहित्य दिलेल आहे.

खूप अस हिरवगार गार्डन दिलेल आहे.

तेथे त्या गाडीचा नंबर आहे.

या चित्रामद्ये खूप अस पानी दिलेल आहे ढवामधी.

खूप सारी मानसे दिसत आहे.

एक बाई अशी डोक्यावर पदर घेऊन बसलेली आहे.